ठीक आहे दर्पण है मराठी भाषेतलं पाहिलं वृत्तपत्र सुरूकरण्याचं मन अठराशें बत्तीस मध्ये सुरु केलेलं होत बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे चाडीस मध्ये दिग्दर्शन मराठी भाषेतला पहिल मासिक सुरु केलं अध्या सुधारक मराठी वृत्त पत्राचे जनक अध्य इतिहास संशॊखक सुधारणा वादाचे प्रवर्तक शिक्षक तज्ञ श्रेष्ठ पत्रकार एक व्यवहार वादी सुधारक मानून जांभेकरांचा सन्मान केलं जातो त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक असं पण मानलं जाते हे पण लक्षात ठेवा इसवीसन सतरा मे अठराशे छेचाडीस रोजी बनेश्वर इथं एक लेखाचं ते शिलालेखाचा वाचन करत होते विषमज्वर ज्याला typhoid आपण मनतो तर सतरा मे अठराशे छेचाडीस मध्ये बनेश्वर या ठिकाणी मृत्यू झालेला आहे है पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या नंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा बद्दल आपण माहिती घेणार आहोत लक्षात ठेवायचं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर अठराशे चवदा ते अठराशें ब्यांशी हा यांचा कार्यकाळ आहे मराठी भाषेचे गाडविध्वं याना मानलं जाते मराठी भाषेचे व्याकरणकार असं पण याना मनलं जाते आणि ते प्रचलित आहे या नावाने आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा विषयी आता आपण माहिती घेणार आहोत कि यांचं जन्म कधी झालं दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म नऊ मे अठराशे चवदा रोजी मुंबई मध्ये झालेला त्यांना मराठी व्याकरणाचे पाणी असं पण मनलं जाते ते धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाचा नावाबाचे शिक्षक मानून त्यांनी काम केलेले आहे question इथून तयार होतो व्यक्ती ओडखा तुम्हाला काहीच hind देणार नाही ते directly टाकतील अशा प्रकारचे काही वाक्य की शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाचे नावाबाचे शिक्षक मानून त्यांनी काम केलेला आहे elphinstone संस्थे मध्ये सुरुवातीला शिक्षक मानून नियुक्ती त्यांची झालेली होती अठराशे बावन मध्ये deputy collector मानून त्यांची नियुक्ती झालेली होती व्यक्ती ओडखा तर ती व्यक्ती आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर हेलांचं बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केलं आणि ते अठराशें सत्तावंच काळातला ते उठाव वगैरे मोडून काढण्या मध्ये आपले व्यक्ती पण होते तर निवृत्ती नंतर बडोदा संस्थाना नंतर दोभाषी मानून पण त्यांनी काम केलेलं आहे तुम्हाला माहित आहे english translator or marathi translator असं काही त्या वेळेस गोष्टी होत्या बडोदा संस्थानात त्यांनी ते काम केलेलं आहे आणि दादोबा पांडुरंग यांची पोहोच मनून राव बहादूर ही पदवी दिलेली होती त्यांचा नावा समोर द लेट राव बहादूर दादोबा पांडुरंग फेलो ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे असं लागतो तर है त्यांचं कार्य आहे आता प्रचलित जे महत्वाचा काही गोष्टी आहे त्याचा बदल आपण बघू या तर हे आपण पाहिलेलं आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केलं महाराष्ट्रातील नाव तरुणानं मध्ये आधुनिक ज्ञान विज्ञाना मूड एक नवीन दृष्टी निर्माण झाली त्या मुळे आपला समजातील हे काही कामाचं नाही आहे या जाणिवेतुन अठराशे चवडेंचाडीस मध्ये त्यांनी सुरत येते दुर्गाराम मत्सराम हे महत्वाचं आहे अठराशें चवडेंचाडीस मध्ये सुरत मध्ये

मात्राची जात एक आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे धर्म एक आहे परमेश्वर प्राप्ती साठी भक्ती करावी सर्वांशी समानतेने वागावं इत्यादी उद्वनच तत्वांचा पुरस्कार परंतु कार्य कर्त्यांचा अभाव मूळ ती संस्था फार काही काळ टिकू शकली नाही त्या नंतर भिकोबा चव्हाण रामबाळक्रुष्ण जयकर याचा सारख्या मित्रांचा साहाय्याने मुंबई मध्ये अठराशे एकोणपन्नास मध्ये परमन्स संस्था स्थापन केली होती या बदल सगड्याना आहे परतलो समजा बद्दल तुम्हाला माहित आहे या मूळच परतलो समाजाला पुड गतीमध्ये आहोत त्या मुळे मिळाली होती आणि हे सगडे समाज आपण detail मध्ये समजून घेणार आहो त्या मुळे काडजी करायची काही गरज नाही आधुनिक ज्ञान व विज्ञाना शिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे समाजाला पटवून देण्याचं काम हे अत्यंत मोलाचं काम केलेगेलेला आहे यांचासव आहे यांचं मृत्यू सतरा अक्टोम्बर अठराशे ब्याशी रोजी झालेला होता हे पण तुंम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे होते दादोबा पांडुरंग थरकडकर त्यानंतर आता आपण पाहून महाजन यांचा बद्दल थोडी माहिती घेणार आहोत अठराशे पंधरा अठराशे नव्वद हा यांचं कार्यकाळ आहे सुधारणे साठी किंव्हा समाज सुधारणे साठी सडे तोड व समतोल पणा जोपासणारे हे भाऊ होऊन गेले हे सुधाररकांचे मालिकेतलेच एक आहेत यांचं नाव भाऊ महाजन कुंटे हे होत यांचं जन्म कुलाबा आताच रायगड जिल्यातील जे ठिकाण आहे त्या येते अठराशे पंधरा मध्ये झालेला होता बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्ग मित्र होते classmate दर्पण व दिग्दर्शन यात त्यांचं लेख येत होत त्यांनी पूड प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरु केलं तर ते कोण होते प्रभाकर साप्ताहिक सुरु करणारे भाऊ महाजन काही लोक हे लाड करून टाकतात त है ते आहेत न भाऊ दाजीलाड प्रभाकर चे लेखक भाऊ दाजीलाड आहेत का ते confused करण्या साठीच टाकलं असत त्याचा मध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कि ते भाऊ महाजन आहेत ज्यांनी प्रभाकर मध्ये लेखन केलेलं आहे किंव्हा प्रभाकर साप्ताहिक सुरु केलेलं आहे त्या नंतर धूमकेतू

या मालिकेमुळ अखंड टाळू राहिला आहे अठराशे नव्वद मध्ये त्यांचं मृत्यू झालं तर हे भाऊ महाजन बद्दल उत्कृष्ट मा हिती होती लौकिकवादि गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख काही लोक काय करतात

आणि ते जे आहेत ते आहेत गणेश वासुदेव जोशी आहेत गोपाळ हरी देशमुख म्हणजे आपले लौकहितवादी अठराशे तेवीस ते अठराशे ब्यांनाव हा कार्यकडं आहे लोकहितवादी यांचं महाराष्ष्ट्ट्रातील धर्म प्रभोधनाचा क्षेत्रातील अग्रणी मानून लोकहितवादी याना ओडखल जाते लोकहितवादींचं नाव गोपाळ हरी देशमुख असे होते यांचं जन्म अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येते झालेलं आहे इंग्रजी संस्कृत पारशी गुजराती हिंदी या सर्व भाषा आत्म साथ केलेल्या होत्या दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले होते आता सांगितलं ते काय असतं शिरस्तेदार मुन्सिफ इनाम कमिश्नर जज आदी पदांवर त्यांनी काम केलेलं आहे त्यांना सरकारने राव बहादूर हि पदवी दिलेली होती अशीच पदवी तुम्हाला माहित आहे तर्खडकरांना पण होती लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासन कडून व लोकं कडून मिडवून सन्मानित झाले भाऊ महाजन यांचा प्रभाकर मध्ये भाऊ महाजन यांचा प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केलेलं आहे त्याला शतपत्रे अशे मानतात अगदी बरोबर त्यांची शतपत्रे तुम्हाला माहीतच असेल एकशे आठ शतसर्पसत्र यांनी

लक्ष्मी ज्ञान इथंच प्रश्न येऊ शकतो कितातत्व ताटी भेद भरत खंड पर्व भिक्षुक लंकेचा इतिहास इतिहास विषयी गोष्टी पानिपत ची लडाई कालयुग आदी ग्रंथाचं लेखन यांनी केलेलं आहे लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते समाजातील अनिष्ट रुडी परमपरा अंधश्रद्धा उद्या समजुती इत्यादीं वर त्यांनी तांडेतोड विचार मांडले समाजातील बालविवाह हुंडा बहुपत्नीत्व या वर त्यांनी हल्ला केला स्त्रियांचा समानतेचे विचार त्यांनी मांडले भारतीय समाजातील जाती व्यवस्थे मूळ हे कस माहित झालं मग हे मांडलेलं आहे तरी त्यांनी त्या शतपत्रा मध्ये लिहिलेलं आहे ओके त्यामुळे आपल्याला है काढते कि हे त्यांनी लिहिलेलं आहे ओके त्यानंतर मुखींतवादींनी जोरदार टीका केल्या या सांगड्या गोष्टीं वरती उच्च्वर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचं त्याग करून समाज हितासाठी नवीन आचार विचारांचं स्वीकार करावा असं त्यांनी आग्रह तुम्हाला माहित आहे भरलेलं होत लोकहितवादींचे धार्मिक सुधारणा विषयी चे विचार अत्यंत चिंतनीय हिते आणि लोकहितवादींनी लोकांचा मिसक्रियतेवर टीका केली कृत्रिशील बनलं पाहिजे असं सांगण्याचं जे काम आहे ते लोकहितवादी यांनी केलेलं आहे

त्यांनी समाज जीवनाचा विविध क्षेत्रा मध्ये सुधार करण्याचं आग्रह धरला म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हणले जाते सर्वाधिक सुधारणेचे आद्य प्रवर्तक ते आपले लोकिकवाद

नऊ आक्टोबर अठराशे ब्यांनाव रोजी त्यांचं मृत्यू झालं हे तुम्हाला लोकशात ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण काही प्रश्न घेणार आहोत हे तर सगळं माहिती होती हा तास आता महाराष्ट्राचा इतिहासावरती आता आपण यांचा वरच काही प्रश्न घेणार आहोत समाज सुधारक या घटक वरती तुम्हाला थोडाशी जे आहे patience ठेवायचं आहे कारण मी लगेच तुमचा साठी एक महत्वाचे प्रश्न यांचा विषयी घेऊन येणार अहो

हा हा प्रश्न मला चांगला वाटतो हा प्रसाधन मी तुम्हाला विचारणार आहे हे बालशास्त्रीं जांबेकारांचे वर्ग मित्र होते प्रसह तुम्हाला दिसत नसेल असं मला आता तो तुंम्हाला प्रश्न दिसेल आता हा प्रश्न सोडवा खालील विधाने कोणत्या व्यक्ती संदर्भात आहेत ते तुम्हाला ओडखायचे आहेत हे बाळशास्त्री जांभेकरांचे वर्ग मित्र होते त्यांचा जन्म कुलाच्या जिल्यातील फेड येथे झाला होता त्यांनी दर्पण व दिग्दर्शन यातही लेखन केलेलं आहे

तर camera मी थोडा वर करतो त्या मूळ तुम्हाला व्यवस्थित प्रश्न दिसेल बरोबर उत्तर आहे ते आहेत भाऊ महाजन आताच आपण त्यांचा विषयी बघितलं की ते बाळशास्त्री जांभेकरांच्या वर्ग मित्र होते त्यांचं जन्म कुळाच्या जिल्यातील फेड येते झाला दर्पण व दिग्दर्शन यात ही त्यांनी लेखन केलेलं आहे ते आताच आपण पाहिलं भाऊ महाजन ठीक आहे त्यात काही problem असलं तुम्हाला तर मराठी पत्रकार मूळ नाव गोविंद विठ्ठल कुंटे जन्म कुलवा विद्यमान रायगड जिल्या मध्ये फेड या गावी मुंबईत आले सदाशिव कुशीवर बापू छत्ररे यांचा कड राहिले शिक्षण घेतले मुंबईचा elphinstone विद्यालयात त्यांनी अध्ययन केलं अध्यापन केलं इंग्रजी संस्कृत पारशी भाषांचं अभ्यास केलं चांगल्या प्रकारे शिक्षण पूर्ण झाल्यावर अठराशे एकेचाडीस मध्ये प्रभाकर नावाचं साप्ताहिक त्यांनी तुम्हाला माहित आहे काढलं आणि एकवीस ते वीस वर्ष हे चाललेलं आहे सजनांचा सुदेशी विदेशी घाडामुळी समाज अं समाजात जावं लोकमताला योग्य वळण लागावं हा हेत हा पात्र काढण्या मागं होता तत्कालीन शिक्षित विद्वान या पत्रात लिहायचे महाराष आह महाराज महाजनांची दृष्टी पूर्व गामी होती लोकहितवादींच्या शतपत्रांना त्यांनीच प्रभाकरा मधून निर्भयपणे प्रसिद्धी दिली इतिहासाच्या sorry इंग्रजांच्या राज्यपद्धतीवरही याच पत्राने टीका केलेली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे धूमकेतू त्यानंतर आह वेदोक्त धर्मप्रकाश जाती दोष त्या सगळ्या गोष्टी आणि दाखवले आहे त्यानंतर धूमकेतूसारखा महत्त्वाचं जे हे आहे बाबा पदमनजी आणि ख्रिस्ती धर्मातल्या स्वीकारल्यानंतर टीकेची झोड या धूमकेतू मधूनच तुम्हाला माहित आहे उडवली गेली होती या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आहे अठराशे त्रेपन्न मध्ये धूमकेतु साप्ताहिक त्यांनी काढलेला होता पुढचा प्रश्न बघा देवाने माणसाला निर्माण केलेला आहे असे ते म्हणाले त्यांनी अस्पृश्यतेच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्णय भिंगार अहमदनगर येथील सभेमध्ये घेतला त्यांनी एकोणविशे बारा पर्यंत स्पष्ट यांसाठी तेवीस शाळा उघडल्या आणि त्यातील काही महाराष्ट्राच्या बाहेर होते हा आताच्या शिकवल्यापैकी नाहीये पण हा प्रश्न तुम्ही सोडवा तर त्या अगोदर मी काय करतो कि जे आत्ता च शिकवलेत यावरती प्रश्न शोधतो ठीक आहे म्हणजे यावरती जर प्रश्न असतील तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतील ठीक आहे sorry for this हां ok या प्रश्नाचे उत्तर पण तुमचं अगदी बरोबर आहे मला थोडा वेळ हवा आहे ठीक आहे आयोगाने विचारलेले प्रश्न आपण खुदा घेतले त्यामुळे मी विचारणार नाही तुम्हाला विठ्ठल रामजी शिंदे बरोबर उत्तर आहे काही explanation तुम्ही देऊ शकता तुमच्या माध्यमातून यांच्याविषयी

हम्म तर हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे विठ्ठल रामजी शिंदे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत खालीलपैकी कोण कोण संस्थापक सदस्य होते वामन आबाजी मोडक न्यायमूर्ती नारायण चंदावरकर मुकुंदराव पाटील रामकृष्ण भांडारकर प्रार्थनासमाजविषयी एक व्यक्ती तुम्हाला सांगायचं Depressed Class Mission बरोबर yes very good कर्नाटक मध्ये त्यांचा जन्म झालेला होता अगदी बरोबर तीन असं या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे अ ब आणि ड लगेचच लक्षात येतं की मुकुंदा पाटील यांचा काही संबंध नाही या प्रार्थना समाजाशी तर आबाजी मोडक न्यायमूर्ती नारायण चंदावरकर रामकृष्ण भांडारकर हे सर्व व्यक्ती प्रार्थनासमाजाची संबंधित आहेत मुकुंदराव पाटील हे व्यक्ती तुम्हाला सत्यशोधक समाजामध्ये पाहायला मिळतील तर प्रार्थनासमाज अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई मध्ये याची स्थापना झाली गिरगाव हे त्याचे मुख्य कार्यालय होतं केशव चंद्र सेन यांच्या प्रेरणेनं डॉक्टर आत्माराम पांडुरंग दादोबा पांडुरंग तर्खडकर भास्कर पांडुरंग या तीन लोकांना याची स्थापना केली होती मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं त्यांचं मन होतं मत होतं त्यानंतर त्याचे सदस्य होते आत्माराम पांडुरंग दादोबा तर्खडकर भाऊ महाजन अह वामन मोडक न्यायमूर्ती चंदावरकर गोपाळ हरी देशमुख नंतर विठ्ठल रामजी शिंदे रानडे हे सगळे या प्रार्थना समाजाचे महत्त्वाचे कार्य करते या समाजा परत तर्फे सुबोध पत्रिका सुरु करण्यात आलेली होती आणि या माध्यमातून समाजाचा प्रसार प्रचार चालला दिनमित्र या नियतका लिकाचे एकोणविषे दहा साली त्यांनी पुनर्जीवन केलं होतं जनक पिता कृष्णराव भालेकर यांनी त्यांच्या मृत्युसमयी दिलेल्या वचनाप्रमाणे मुकुंदरावांनी हे पत्र सुरू केलं होतं मसाला सत्तावन्न वर्ष ग्रामीण भागातून प्रकाशित केलं हे आधुनिक भारतातील पहिले ग्रामीण येत आली आहे कोणतं दिन बंधू तुम्हाला माहित असेल दीनमित्र नियत कालिक त्याचं नाव दिन बंद झाले आहोत असं तुम्हाला आठवत कृष्णराव भालेकर आणि ते चालवलं ठीक आहे सत्यशोधक समाजाविषयीच्या इकडचा भाग होता ok हम्म ऋग्वेदभाष्य हा प्रश्न आहे पण ठीक आहे उत्तर मी तुम्हाला सांगून देतो ऋग्वेदभाष्य हे पुस्तक लिहिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांच्याबद्दल आपण उद्याचा class मध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातले किती जण होते दांडीयात्रेमध्ये तर तेरा जण होते आपल्याला प्रश्न पाहिजे आहेत आजचा शिकवलेल्या गोष्टीवर ती ते सापडेना झालं ठीक आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करूया तोपर्यंत हे तुम्ही बघून घ्या कोणता विद्यापीठ केव्हा स्थापन झालें ok तुमचा साठी प्रश्न घेऊन येतो चांगले

ok हां पुढील प्रश्न लवकरच तुमच्यासमोर घेऊन येतोय हम्म तर तो प्राचीन भारताचा open झालेलं चुकून त्यामुळे तो प्रश्न हे झालं mismatch झालेलं एक सेकंद प्रश्न आहेत आपल्याकड हा सापडलेलं आहे प्रश्न एक मिनिट ok हा प्रश्न सोडवा ते जे आहे जून वाल ते बंद करतोय मी संपूर्ण मराठी भाषेत येणारा महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं हा प्रश्न सोडव संपूर्ण मराठी भाषेत येणार महाराष्ट्रातलं पहिलं उत्तम पत्र कोणतं होतो या प्रश्नाला सोडवा सर जे नवीन आहे त्यांनी subscribe करायला विसरू नकाही लक्ष अधिकारी सिरीज मधील हा एक free class होता हा पेड क्लास असतो तुम्हाला आपल्या पेट क्लास मध्ये

त्या वृत्तपत्राचं नाव आहे मुंबई अखबार अगदी बरोबर उत्तर आहे दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं उत्तम पत्र आहे पण ते संपूर्ण मराठी भाषेत नव्हतं त्यामध्ये दर्पण मध्ये तुम्हांला पहिल्याच यामध्येवर दिसतं की बॉम्बे टाइम्स टाइप असं काहीतरी दिसतं त्यामुळे संपूर्ण मराठी भाषेत नव्हता थोड्याफार प्रमाणात इंग्रजीत होतं ठीक आहे इंग्रजी त्यात लेखपण आहेत

काय भाऊ तो? Hello hello hello आवाज येईना माझी? आवाज नाही येत आहे का? काय आरे आवाज नाय येत आहे.

हा हे network चा problem होता. हम्म हम्म बोल. कस का काय चालु आहे आता? काय नाय college वगैरे चालु आहे. मला विचारुन राहीला का? हाव BSC final year चालु आहे आता साड्या वगैरे काही होत नाही. मग college ले नाही जात का मग तु आता. नाही college एखाद महिना बंद आहे. बराबर शिकवत बी नाही बराबर काही करत नाही college मधले master वगैरा.

master लोक काय म्हणते? शिकत नाही तुले तर.

अह जिथं तिथं तेच ना master लोकाहयच हम्म शिकवीत वगैरे काही नाही. फाल्तुचं payment घेते. हं आता मी पण आहेना आहे आता. बेरोजगारची समस्या आहे आता. बेरोजगार आहे शिकुन सनी असेच बसल्यात. आजुन तुझं काय चालु आहे? काय ते काय चालु राहील आता आहे शिक्षण चालु हाय college वगैरे म्हणे. तर तेच आहे हर जागी आता. हा सगळीकडे तेच चालू आहे. बेरोजगारी मग आजुन काय? चार दिवस एक दिवस घरी राहतो. माझ पण तसं आहे. हम्म आजुन college म्हणी आता हा time बरोबर नाही आहे हा time आता उन्हाळ्याचा बी Time आहे.

आह? कोणचा subject आहे म्हटला? मी काय BSC करुण राहिलो आता.

हम्म वरतुन काही रोजगार भेटत नाही. हो ते तर आहे म्हणा. काम करायच आहे तर आपल्याले कसंना कसं काहीना काही करावा तर लालगेल.

तेच तर.

अभ्यास करु नाही तर समोर जाऊ कसं? हम्म समोर तेच अभ्यास हे ना सामोरे जाऊ शकत नाही.

अभ्यास करा लागेलना. अभ्यास नाही केला तर झालं काम. नोकरी वगैरा संसार वगैरा रोजगार वगैरा भेटनार नाही आपल्याले. हाव ते तर आहे म्हणा.

हम्म बराबर आहे तुझा.

सगळ्यासाठी अभ्यास आहे. तु पण करना अभ्यास. हा भाऊ करा लागेलना आता म्हणजे वेळच आहे तशी. आता नाही करु त मग तर केव्हा करण. धिरे धिरे पहावा लागते सामोर साठी. चांगला अभ्यास करशील तर चांगली नोकरी भेटल. हा नोकरी पाहिजे म्हणुन तर करा लागते यार. नाहितर मग हे अभ्यास गभ्यास कोण करते. हाय की नाही.

मग सांगना तुझ्या इकडच, काही सांगितलं नाही तुनं आजुन काही नाही science college मध्ये हाव मी.

science लई hard आहे. हो hard तर आहे. पण काय करतं शिका लागते आता. हा बरोबर आहे. कसं काय? काय राहते science मध्ये? मले एवढ यार माहित नाही science knowledge नाहीए मला एवढंं.

हिंदी English common राहिते हायना? बाकी ते others वगैरे subjects राहिते computer वगैरा. उद्यमवीता वगैरा. आमच्या college मध्ये BSC होते BABComMSc

हे सगळ वगैरे होते आमच्या college मध्ये. म्हणजे तुह्या college मध्ये होते सर्व्या field चं अं शिक्षण होऊन जाते वाटते.

Bcom वाले Maths वाले science वाले. bio वाले हो सगळच biology, botony हम्म म्हणजे खुप मुले शिकत असतील मग तुझ्या college मध्ये तर मग. हा खुप मोठ आहे अब ठिक ठाक आहे. college वगैरा इतक खास college नाहिए. अह ते तर सर्वालेच वाटतं आता college म्हणी जावाची इच्छा नाही होत. त्याचे म्हणते ती भावा आमचा college चांगला नाही हे असा आहे तसा आहे. college मध्ये जाऊन नाहीतर आपण अभ्यास का करु, अभ्यास नाही करु तर आपल्याला नोकरी कशी लागल? हा ते तर आहे म्हणा.

हम्म म्हणजे शिक्षण होते का तुम्हच्या college मध्ये का time pass च होते. हो ते म्हणा शिक्षण वगैरा बी होते म्हणा time pass तर त्याच्या हुन जास्त होते. शिक्षण पेक्षा जास्त time pass होते. हा दर रोज तेच पोरं शिकले जाते ना तिथं time pass करुण येते. पोरं शिकायला जातात तिकडे.

कोणी जास्ती घुमालेजाते. जास्त तर college घुमाले जाते. घुमायलाच जाते हायना? शिक्षणाच्या नावानं.

आजुन कसं काय मग आता paper गिपर आहे तर काय विचार आहे त्याच्या बार्यामध्ये?

हाव का? मंग अभ्यास करावा लागेल आता आता. हाव अभ्यास नाही करीन तर fail होईल तर. हम्म म्हणजे कठीन मध्ये आहे का तुमच विषय वगैरे? अभ्यास करायले?

कठीक काही आहे का म्हटलं? हाव थोड hard राहीते.